नाही पण कुठला कुठला? हॅलो?

नाही नाही सर. आता केलं होतं आम्ही रेकॉर्डिंग स्टार्ट. परत तुम्ही एकदा रेकॉर्डिंग ऐका. मी रेकॉर्डिंग, मी काय म्हणतोय सर. हॅलो हॅलो?

हा हा मिलिंद. बोल बोल.

काही नाही बाबा. आमचंही चालू आहे सध्याला कामच. बाकी आहे कुठे? काय फोन नाही काही नाही.

आहे थोडं बिझी होतो रे काम मध्ये. थोडं ते आपले प्रोजेक्ट्स ते कम्प्लायसेस राहिले होते ना.

सध्याला काय स्टेटस आहे बॅचचं? सध्याला स्टेटस म्हणजे आमचे आता चारशे वरती केले. दोनशे कम्प्लिट झाले. अजून पेंडिंग आहे चारशे. ते चालू आहेत. आता साटर्डे पर्यंत कम्प्लिट करायचं बोलले. काय काय हे काय या वर्षात काही संपत नाही असं दिसतंय का वाढतच जातंय.

हा ते आता काय झालं पेंडिंग वाले त्याच्यातच आहे ना. तुझे किती आहेत?

शन मध्ये आलेलं. तर तो पाचशे साडे पाचशे पर्यंत तो काऊंट गेलेला. आणि हे सर्टिफिकिटचं काय स्टेटस? सर्टिफिकिट तसं आमचे अजून रिसिव्ह नाही झाले पार्टनरला. रिसिव्ह होतील दोन-तीन दिवसांनी आणि मग ते डिस्ट्रिब्युशनचे प्लॅन पाठवतील. अच्छा. नाही आता मग इकडे चालू आहे ना कि याच मन्थमध्ये एन्ड करायचं आणि काय ते होईल का? येतोय का आवाज येतोय का माझा?

नाही मला आवाज आवाज येत नाही. ब्रेक होतोय.

नेटवर्क नाहीये वाटतं बहुतेक तुम्हाला. हॅलो मिलिंद येतोय का आता आवाज? येस येस येस बोला बोला. अ ते तुमचं कुठपर्यत चालू आहे? आमचं सर्टिफिकेशन डिस्ट्रिब्युशन साठी चालू झालेलं आहे. ऑलमोस्ट माझ्या तीस चाळीस बॅचेस हि झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये मी काही सर्टिफिकेट म्हणजे अपलोडही केलेली फोटोग्राफ्स. ओके. आणि त्यामध्ये काही राहिलेले आहेत. माझ्याकडे मी सध्याला काम करतोय मोस्टली या कम्प्लायन्सेस वरती. कारण कम्प्लायन्सेसचं एक वेळेस क्लोज झालं ना मग आपल्याला सर्टिफिकेट आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अपलोड करता येतात. पार्टनरकडून मी ते घेतोय. पण आणखी मी अपलोड केलेलं नाही. असं आमचं स्टेटस चालू आहे. या मन्थ मध्ये क्लोज होईल असं दिसतंय. थोडंफार कम्प्लायन्सेस राहील. पण बाकी सर्टिफिकेट डिस्ट्रिब्युशन आणि फोटोग्राफ आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी

आणि मी काय म्हणतोय केस स्टडीचं काय आहे स्टेटस? केस स्टडी आता काय पर बॅच आपल्याला दोन-दोन घ्यायचेत आहेत ना. मी तर सर्टिफिकेट स्टार्ट नाही केलेलं. या वेळेला नाही नाही. मी जे केस स्टडी आता हा हा सॉरी. ज्या वेळेला स्टार्ट करेल ना सर्टिफिकेट डिस्ट्रिब्युशन त्या वेळेला मी घेईन दोन दोन कँडिडेटचे केस स्टडी. पण केस स्टडी कशा? म्हणजे व्हिडीओ मध्ये का रायटिंग मध्ये ते बनवून?

व्हिडिओचं. व्हिडिओचं मी विनोदला बरं झालं मला आठवण झाली बोलण्या बोलण्यात. मला ते विनोदला व्हिडीओही पाठवायचे.

त्यामुळे ते आपल्याला, व्हिडीओ व्हिडीओ

म्हणजे इथपर्यंत असं स्टेटस आहे. बाकी तू आता पुण्याला आहेस ना?

आहे चाललंय. हळू हळू चाललंय आयुष्य पुढे. हळू हळू नाही. फास्ट चालवा. वय राहिलं का हळू हळू चालायचं.

हो. तुम्ही ते पुण्याला गेला होता सेंटर हे करायला नाही झालं का ते?

पुण्याला म्हणजे बारामतीचे सेंटर, बारामतीचे सेंटर ते करायला गेलो होतो चे. झालं ते सेंटर पण कोविडमुळे फार लॉस झाला ना. कोविडमुळे पूर्ण सेंटर स्टार्ट झालं. बॅचेस स्टार्ट झाल्या. एस्टॅब्लिश झालं प्रॉपर. पण कोविडमध्ये ते क्लोज करावं लागलं. त्याच्यात त्याच्यामध्ये पण एक्सपीरियन्स चांगला होता त्याच्यात.

त्याच्यामध्ये चांगले हे झालं. चला थोडा लॉस तर झाला सगळ्यांचा. त्यांच्यासोबत आपलाही. सेंटर सेटअप कधी केलेलं का?

कुठल्या कुठल्या प्रोग्राममध्ये काम केलेलं आता पर्यंत? मी तीन-चार प्रोग्राममध्ये केलं होतं काम. पण कधी सेंटर वगैरे असं कधी केलेलं नाही आपण. फिल्ड वर्क नाही कधी केलेलं.

पूर्ण पोर्टल ते पोर्टल मध्ये वगैरे अपडेशन करतो मी. पण कधी ते ग्राउंड लेवलला जाऊन कधी मॅनेजमेंट नाही केलं.

अरे ग्राउंड लेवलची मजा काय असते माहितीये तुम्हाला.

कधी या ग्राउंड लेवलची मजा घ्यायला आमच्या कडे. एखाद सेंटर समजा आपल्याला म्हणजे करायचं असेल क्रिएट तर काय प्रोसेस काय असते त्याची. त्याच्यामध्ये काय असतं, दोन टाईपचे सेंटर्स असतात. एक सेंट्रलचं आणि एक स्टेटचं. स्टेटचं जे सेंटर असतं ते च्या अंडर मध्ये चालतं. आणि सेंट्रलच एनएसबीसी च्या. त्यांचे वेगवेगळे नॉर्म्स असतात. पण यांच्यामध्ये काय पोर्टल आपल्याला एकच असतं स्किल इंडिया. स्किल इंडिया पोर्टलवरती जर तुमचा टी पी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर क्रिएट करता येतं. म्हणजे टी सी करता येतं, ट्रेनिंग सेंटर. मग त्याची एक पर्टिक्युलर अमाउंट असते. तर ती अमाउंट आपण जेव्हा पे करतो ना. तेव्हा एक आपल्याला कोड म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला सेंटर आय डी मिळतो. टीसी आय डी बोलतात त्याला. टी सी आय डी घेतल्यानंतर मग हा हा.

ते टीसी आय डी वगैरे आपल्याला पोर्टलमधूनच मिळतं ना?

टीसी आय डी आपल्याला पोर्टलमधूनच मिळतं ना?

असं असतं ते. हा आणि याच्यामध्ये काय होतं कि ज्या वेळेस आपण फॉर एक्झाम्पल आता एखादी टीपी आहे. त्या टीपी च्या अंडर आपण कितीही टी सी करू शकतो. पण टीपी आपला एकच असतो. असं आहे. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सेंटर म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक वाईज तुम्ही त्या टी पीच्या अंडरमध्ये सेंटर

स्टार्ट करू शकता. मग त्याची जी काय अ म्हणजे त्या त्या ग्राउंड लेवलला परमिशन आहे काय आहे तर आपण ती परमिशन घेऊन ते त्यानुसार करता येतं.

शिकवू आम्हाला. या तुम्ही ग्राउंड लेवलला उतरावं लागतं तेव्हा होतं. तुम्हाला आम्ही मोबिलाजेशन मध्ये सर्व्हिस बनवतो. कधी या आमच्या सोबत मोबिलाजेशन करायला.

ऑफिसला कधी येताय? ऑफिसला कधी येताय मुंबईला? मुंबईला ऑफिसला

मुंबईला जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा येईल. तुम्ही फक्त सांगा कधी येताय आम्हाला भेटायला?

आता येतोय लवकर. काय दुसरे काय नवे प्रोजेक्ट काही?

आ नाही चालू आहे सध्याला वेगवेगळ्या प्रोजेक्टचे हा बोला बोला सॉरी प्रोजेक्ट चालू तर आहेत. कानावरती बातम्या वगैरे येतच असतात एक पर्टिक्युलर डेट म्हणजे हे देतात. ते मार्च एंडिंग पर्यंत ते क्लोज करायचं. त्याच्यासाठी आता आपल्याला जे टार्गेट मिळेल ते टार्गेट कमी असतं. ते आपण मार्च मध्ये क्लोज करून नंतर मग परत एक म्हणजे सॉर्ट हे होतं इन्स्पेक्शन होतं. त्याच्यामध्ये मग ing त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला मोठं टार्गेट मिळतं. ते परत पूर्ण वर्षभर चालतं.

असं आता सध्याला तर कोविडच्या ह्यच्यामुळं थोडं झालंच होतं म्हणा. मंदी सगळीकडेच. कसं आहे आपल्यावरही

हो.

हो ते तर आहेच. कोविडचं जास्त किती

भरपूर साऱ्या कंपंन्या बंद पडल्या. भरपूर साऱ्या कंपंन्या बंद पडल्या. भरपूर लोकांचं एम्प्लॉयी रिकामे झाले. त्यावेळेला काहीच कळत नव्हतं कि काय नेमकं करायचं.

आता थोडं हे झालंय. हो.

माणसाचं आयुष्य कधी थांबत नाही. किती जरी संकटं आली किंवा काही जरी झालं तर है का नाही.

बाकी काही नाही. चालू आहे आता सध्याला एक-दोन प्रोजेक्ट आहेत नवीन. तर त्याच्यावरतीच वर्क आऊट करणं चालू आहे. बाकी बघू आता. कसं काय हे करता येतं ते.

हो मोबिलायजेशन पार्टनर फाईंड आऊट करणं आणि मग त्यानुसार दोन प्रोजेक्टचं झालेलं आहे कालच म्हणजे डिस्कशन झालं. मी त्याच्यावरती वर्कही स्टार्ट केलं. आताही सध्याला ऑन फिल्डच आहे. त्याच्यानुसार मग करायचेत वेगवेगळे डिफ्रण्ट डिफ्रण्ट प्रोजेक्ट्स. बघू.

एकटेच आहात? एकटेच आहात कि टीम आहे?

सध्याला तर वन मॅन आर्मी. आता याच्यामध्ये काय मला वाटतं ट्रेनर आणि काही इथे जॉइनिंग, हायरिंग करून घ्यायची असं आहे. आय डोन्ट नो. कुठपर्यंत होऊ शकतं ते.

हो ते ट्रेनरसाठी तर बोलले होते. हो ट्रेनरसाठी तर बोलले होते ते. बाकी आता याच्यासाठी माहित नाही.

काय म्हणताय? नाही कोर्स ते डीजीटल लिटरसीच चालू आहे.

असं आहे ना. है का नाही. बाकी बघुयात. तुमचा काय?

आमचं बाकी आहे चालू. कामं निवांत. काय काय आवाज आवाज ब्रेक होतोय.

तुमचा कामं चांगलं आहे राजू. आम्हाला असं फिरावं लागतं.ing उन्हातान्हात.

थंडी तर आहे गावी. मुंबईला आहे का? इकडे म्हणजे एवढं हे नाही. इकडे वातावरण म्हणजे एवढं दमट असतं. त्यामुळे थंडीचा काही विषय नाही. काल थोडंसं वाटलं.

याच्यामुळं. है का नाही. सध्या काही मॅचेस वगैरे तरी आहेत का आता वर्ल्ड कप संपला त्याच्यानंतर मग? सध्या आहे रे. आपण फक्त इंडिया पाकिस्तान जेव्हा असेल ना तेव्हाच आपण क्रिकेट बघत असतो. त्यावेळेस

सेम हिअर सेम हिअर.

आणि त्यातही मग इंडिया थोडं हारायच्या मार्गावर असलं तर तेही आपण बघत नाही स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा.

असं आहे. त्यामुळे ते काय मॅचेसचं काय एवढं नाही .आपल्याला बॅचेसचं, मॅचेस नाही.

आपलं पोट चालतं बॅचेस वर. मॅचेस वर नाही चालत.

हा तेच ना इकडं परफॉर्मन्स आपल्याला इकडे है का नाही. परफॉर्मन्स बॅड झाला कि मॅसेज येणं बंद होतं.

हा आपल्याला ह्याच्यापेक्षा ते महत्वाचं. है ना.

बाकी काही नाही. मी एका ऑफिसला आलो होतो. करू आपण बोलतो मी तुम्हाला नंतर. हम्म.

चालेल ओके. ठेऊया.

सर झालं का पंधरा मिनिटं. नाही नाही थांबा थांबा. हा मिलिंद बोल. थांबलोय मी. अच्छा. हा नाही तेच म्हणलं काय स्टेटस काय नाही विचारावं म्हणलं बरेच दिवस झालं फोन नाही काही नाही. कुठे म्हणलं माणूस हरवला का काय. काळजी असते आम्हाला. हा हा तुम्ही ते ऑफिसला जात होता आता ते काय झालं? आवाज आवाज ब्रेक होतोय. ऑफिसला जात होतो बोललात ना ऑफिसला. आता

हा तेच ना तेच ना. ऑफिसलाच आलेलो मी. त्यामुळे होता थोडासा. आता लंच ब्रेक झालेला ना होता तर थोडासा वेळ म्हणून म्हणलं बाबा एवढ्या ह्यांच्यामध्ये बोलून घ्यावं.

हा त्यामुळं म्हणलं मग आहे वेळ तर बोलून घ्यावं. है का नाही?

नाही मी करणार होतो तुम्हाला संडेला कॉल. ते जरा याच पण कम्प्लायन्सेसचं पण बोलायचं होतं. बाकीच्या गोष्टी. ते पुण्याचं पण एक आलं होतं काम त्याच पण बोलायचं होतं. संडेला बोललो फुर्सतमध्ये करेल कॉल, कॉल करील बोललो होतो.

तेच ना हे. हा तेच सध्याला हेच तर चालू आहे. सगळं बीजी बीजी बीजी शेडूल्ड.

त्यामुळं म्हणलं पर्सनल लेवल वरती नाही बोलणं होतं आहे. तर आता इथे बसलेलो होतो. रिकामा वेळ होता. म्हणून म्हणलं बाबा

मग आता कोणत्या लोकेशनला आहे नेमकं? मुंबई मध्ये कुठे आहेत? कुठलं ऑफिसला आहे? नाही मुंबई मध्ये ना आपलं आता आपली मुंबई मध्ये काय आहे दोन-तीन दोन सेंटर आहेत. एकीकडे भिवंडी आणि एक आपलं ऑफिस आहे घणसोली. मी आलोय एका प्रोजेक्टसाठी बीएमसी मध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटला. हा तर त्यांचा लंच ब्रेक चालू होता. तर मग त्यांनी मला सांगितलं कि सर थोडा वेळ वेट करा.

मग माझ्याकडे वेट करायला टाइम होता. म्हणून म्हणलं चला कॉल करू.